आणि ती मूर्ती एक पाय आपला खाली आणि एक असा वर करून आहे त्या मूर्तीचे हात पायावर आहेत.

हे एक गणपतीची मूर्ती आहे ती गणपतीची मूर्ती काही लोहाच्या सामानानी बनवलेली आहे.

हा एक मोठा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग आहे येथे ऑफिस आहे.

खूप मोठा गेट आहे त्या गेट लोह्याचा आहे आणि गेट च्या आत मध्ये कार आहे उभ्या.

ते हिरवेगार झाडं खूप दिसयला खूप सुंदर दिसून राहिलेली आहे आणि झाडं हे सर्वानाच आवडतात.

नर्स आहे जी तोंडला मास्क लावून आहे आणि प्रत्येक बेड वर सलाइन लावायचे ते खांब आहे आणि सलाइन लागली आहे.

आणि काही बाया तिथे मेणबत्त्या जळवून राहिलेल्या आहे.

ही एक नदी आहे आणि हा रात्रीचा सीन आहे.